इथे काही मूलं उभे आहे आणि ते अम काही बूक घेण्यासाठी उभे आहे ते मूलं एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी. चा अभ्यास करतात एक्साम क्रॅक करण्यासाठी बूक घेण्यासाठी बघतात.

जे की कशाचे तरी दर्शन घेतात या फोटो मध्ये दोन मुली हातात दिवे घेऊन उभ्या आहेत.

पाण्याचा प्रवाह थोडा ही जास्त नाहीये आणि पाणी पण थोडस आहे.

त्यांना वर्कआउट करण्यासाठी मदत करत आहेत त्याचा पाय उचलून हातात धरून वर्कआउट करण्यास सांगत आहे.

पाठीमागे माणसे बसलेली आहेत इथे काही तरी कार्यक्रम चालू आहे.

या मध्ये आचारी काहीतरी बनवत आहे चार मानस दिसत आहे कडाई दिसत आहे.

आणि तस काम बाकी आहे प्लास्टर झालेल आहे.

पुढील चित्रात मेला लागलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारची लोक आहेत.

फळे विकत आहे आणि एक माणूस मागचा बारदाना लावत आहे.

पुढील चित्रात एक मिथिला बुक सेंटर नावाचं एक बुक स्टॉल दिसत आहे त्या मध्ये जी की--

एक लाइटिंग लावून विविध प्रकारे हे सजवलेल आहे जस की एक काही तरी कार्यक्रम आहे इथ--

आणि एक माणूस पोपटी कलर चा शर्ट घालून फोटो काढत उभा आहे. त्यांनी शूज घातलेला आहे आणि इंडिगो चं एक प्रायव्हेट प्लेन आहे.

ती खूप दिवसा पूर्वी ची आहे त्याच्या वरती भुयारात छोटेल गवता सारखे झाड उगलेले--

जिथे की निळ्या रंगाच शेड आहे आणि तिथ कोणतीही रेल्वे नाही.

नंबर पण लाल अक्षरात दिलेला आहे व खाली रविवार बंद आहे अस लिहिलेल आहे.

ए.टी.एम. मध्ये एक माणूस जात आहे ते ए.टी.एम. वरच्या फ्लोरला आहे.

तिथं निळ्या रंगाचा लोगो लावलेलाए बँक ऑफ महाराष्ट्र चा.

व त्या पाठीमागे मोठाली झाड पण आहेत.

आणि टेबल आहे जेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे वरती पांढऱ्या रंगाचं मंडप टाकलेलं आहे.

पुढील चित्रा मध्ये काही तरी यात्रा सारख दिसत आहे खूप मानस जमलेली आहे.

आणि पाठीमाग कशाच तरी शॉप --